pre चा काय syllabus असतो काय कसा असतो optional काय असते ते बग pre चा आणि men चा सगळ्यांचा syllabus सारखाच राहते याचात काही वेगळे पण नाही की अस pre साठी हे वाचा men साठी हे वाचा त्याचात कस history आली की हिस्टरी चे तीन part होतात की modern history medial historyancient history तिन्ही वाचाचे pre men साठी त्याचे प्रश्न relate करते ते तस काय अस काय fix नाही की free साठी अलग वाचा men साठी अलग वाचा सगळ्या तिन्ही from साठी एकच

कोणी आपल psi अर जस की Indian public services ते नसत का तस ठेवत किवा कोणी मग geography ठेऊ शकत कोणी biology ठेऊ शकत math पण ठेवता येत तस वेगवेगळे सब subject ठेवता येत आपली मराठी भाषा पण ठेवता येते भाषामध्ये जे आठ च्या सूची मध्ये ज्या language समावेश केल्या आहेत णा संविधानात त्या सगळ्या तुम्ही ठेऊ शकता optional मध्ये त्याच्या काही विषय नाही हा हा बरोबर आहे

हम्म आता मी पण अगोदर हे करतोय आता neet ची तयारी हे झाल्या नंतर मी medical science पण घेता येताना वाटत त्याला optional हा medical science मध्ये बरेच विषय आहे त्याचात medical science चे जस की physic झाल chemistry झाल biology झाल math झाल math पण त्याचे त्याचे science speed मध्ये जेंव्हा technical subject बरेच काही घेता येत आपल्याला doctor चे subject पण तुम्हाला special subject पण घेता येत जस तुम्ही specialisation केल आहे ना ते subject त्यांच्या सूचित जर aad असलण तो subject तुम्हाला घेता येतो तस काही नाही माझ्या एक मित्र आहे biology मधून करतो की तो upsc हा मला पण आता मी पण neet ची तयारी केली म्हणून माझ्या जे ncrt चा base आहे ते खूप पक्का आहे physic chemistry biology मला चांगल जमत म्हणून माझ्या पण विचार चालू आहे की आता मी पण upsc देणार आहे तीन चार वर्षात आणि सध्या माझ graduation पण चालू आहे ycm ला मुक्त विध्ययपीठा मध्ये bsc करतोय मी

आता हे जे आपले finance minister आपले मोदी सरकार मध्ये जे railway minister अश्विनी वैष्णव हे पण extraiasofficer च आहेत न हे हा हे ias officer आहेत कारण कस असतणा politics मध्ये काय करत महित आहे का ज्या जे drop तयार होतात णा कोणती पण योजना आलीणा तर योजने मागे जी योजना तयार करतात णा हे फक्त नाव सरकारच राहत

ias कस म्हणजे मागून काम करतो पडध्याआड राहतो ias हा बरोबर आहे आणि ते upsc तून iasipsifs आणि irs हे चार main आहेत ना हा हे चार main आहेत त्याचत indian foreign service ही एक class one ची तसे पहिल्या गेल तर upsc सगळ्या post याचे आहेत आपल्या class one च्या आहेत आणि याच्या पण आहेत त्या central government च्या central government ची job security राहतेनरे त्याच्या मध्ये कस payment वेमेंट चांगला राहत त्यांच पुन्हा त्याच कस म्हणजे जरा central च्या central च्या मानसाच्या थोडा दबाव जास्त राहतो णा यच्या पेक्षा state पेक्षा हा बरोबर आहे त्याच्या सगळ्याच जागा म्हणजे चंगल्या राहतात त्याच्या काही विषय नाही payment खूप चांगला राहतात त्यांना पुन्हा ias ची payment startingpayment त्यांणा training च्या वेळेसच त्यांना चाळीस हजार payment पडते आणि joining झाल्या वर त्यांना साठ हजार first payment साठ हजार पडते collector म्हणजे collector होऊस तवर त्याची payment जाते समजा अडीच लाखाला payment जाते त्यांची त्याच्यामुळे payment विमेंट चांगली भेटते आता upsc च्या तर माझ् इतिहास भूगोल मी वाचतो थोड भारताचा भूगोल सर्व जगाचा भूगोल पण असतो न upsc ला हा upsc म्हणजे जगाचा भूगोल पण आहे भारतचा भूगोल आहे पुन्हा environment चा पण खूप अभ्यास कारवा लागतो त्या साठी आणि आमची जी ncrt आहे eleven twelve ची जी ncrt च्या base आहे समजा physiology plant physiology human बदल याच्या बदल आहे का काही त्याच्या मध्ये

म्हणजे विज्ञानाच development कस झाल काय झाल ते सगड वाचाव लागत त्याचा मधी त्याचत option पण घेता येतो पुन्हा जे science आहे ना science त सगळ्याच जास्त weightageupsc मध्ये science च आहे pre साठी pre साठी संगळेच आहे अहो आता हे आले ना की बरेचसे जे success ratio जे upsc तून जे collector जे लोक व्हायलेत हे बर जवळपास सत्तर टक्के लोक हे doctor च आहेत ना हा सतर अंशी टक्के doctor आहेत फक्त वीस वीस तिस percentage जे लोक आहेतन वरचे ते फक्त इतर field मध्ये जसे की commerce झाल arts झालं science field चे जे technical विषय आहेतणा त्यांच्या मुलांचा थोडा जरा craze आहे त्याच्या मध्ये हो बरोबर आहे आता पण upsc चा result आता लागला तर जास्त मुलीनी बाजी मारली त्याचत हा पहिल्या topper चार मुलीच आहे नंतर मूल आहेत त्याचत पन topper मुलीच आहे तीन तर मागच्या तीन चार वर्षा पासून मागच्या वर्षीची पण topper मुलगी होती ह्या वर्षीची पण topper मूलगिच आहे हा म्हणजे आज काल ज्या स्पर्धा परीक्षा आहेत upsc सारखे त्यात महिला खूप अभ्यास करयलेत मुली खूप अभ्यास करयलेत मुलाण पेक्षा

पुरुषाण पेक्षा smart पण राहतो कस ते जास्त म्हणजे पुरुष कसा बाहेरच्या गोष्टीत जास्त involve राहतो जस family झाल हो बरोबर आहे मित्र झाल तस मुली तेवड्या

upsc मधी जास्त करून बिहार आणि इकडल्या राज्यातले जे मूल आहे यांचे success ratio कश्या मुळे जास्त आहे बर आपल्या महाराष्ट्रचा का नाही त्यांच्या त्याच ratio जास्त असण्याच कारण कस आहे आपल्या इकडे जन्मला णा मुलगा त्याला technical education कडे जास्त वळतात नाही त्यांचा एकडे कस आहे त्यांच्या कडे civil services त्यांच्या कडे जास्त आहे

demand जास्त आहेन तिथे ही गोष्ट जास्त success राहते त्याच्या मुळे तर आपल्या इकडे doctor engineer जास्त राहतत त्यांचा इथ doctor engineer ची खूप कमी आहे त्यांचा इथ doctor engineer पोर स्वप्न पण बगत नहीत तिथ कस राहत तिथ ते हे तिथं फक्त collector बनते त्याच्या मुळे त्यांच्या इथून जास्त मूल निगतात हो बरोबर आहे आता मी पण चालू केल करणार आहे अभ्यास भूगोल ncrt याचा जे basement upsc चा ते पण मी prepare करणार आता हळु हळू जस की ncrt हे ते भूगोल आता politic अस काही वाचायला चालू करणार आहे मी या दोन तीन वर्षात आणि मग upsc चा first attempt देणार आहे मी

plan b चा कस आहे महित आहे का जर एकदा वेळस माणसा कडून upsc नाही झाली त तर मग आपल्या job security पहिजे की नाही तर आपल्या कडून झाल नही तर म्हणजे दुसऱ्या म्हणजे माणूस बेरोजगर राहण्या पेक्षा तर मग ते चांगल राहत थोड हो बरोबर आहे त्याचा मूळ म्हणजे काही न काही तरी बाबा upsc सर्व काही नाही अस समजून बिनधास पणे अभ्यास करायला पहिजे अन हा plan b पाहिजे काही तरी ते नाही तर मग काय plan b खूप महत्वाचा आहे कारण plan b मध्ये कस माहितेय का जर आपल्या वरती upsc नाही झाली तर मग ते

की बाबा मला फक्त एक target ठेवून माणूस चालत नाही णा म्हणजे त्याच एक target complete राहतात दुसर target तो बागत राहतो जे तो की दुसऱ्या target कडे जेव्हा एक target माणसाचं complete होतो णा त्यावेळी दुसऱ्या target कडे बगताना माणूस बेफिकर राहतो त्याच्या मुळे सेकं second जो म्हणजे second जो option राहतो णा आपलातो खुप महत्वाचा राहतो plan b हो आता हे upsc मी बरेच जे officer जी खूप कार्यक्षम आहे म्हणजे जस की तुकाराम मुंडे झाल विश्वास नागरे पाटील झाल भरत आंधळे असे खूप जाणे माने नाव आयकलेत मी की जे चांगले प्रशासकीय काम करायलेत आता असच प्रशासकीय सेवेत काम करायची माझी बी इच्छा आहे त्याच्या मूळ मी पण भविष काळात जर समजा चांगला जर अभ्यास जर केला मी तर होऊ शकते समजा अस समजा help कारण्यासाठी झाली झाली hi

तीन मम्मी पप्पा आणि मम्मी पप्पा आणि तू का भाई बहीण नाहीये कोणी नाहीये असं का okay okay तुझ्या family मध्ये

हा जारू आणि आधी हे मगच करते मागास करते मी जाईन तिथं तिथली तिला काही काम हवे ना हा मी लाड पण करतो त्यांचं त्याच्यामुळे ती माझ्याच मग फिरते माहितेय का ती तर एवढी शहाणी आहे मा मी जर आता तुला फोन हिसकावून घ्यायला आता कोणाची हिम्मत नाही कोणी बी हिसकावून घ्या माझा फोन म्हणजे असा direct हिसकावून घेईल ती काहीच घेत नाही ह्यावेळी ती माझी घेऊ का फोन म्हणत नाही लगेच फोन हिसकावून घेते मी bike वर बसलो का मला कुठं जायचं असलं ना गावात मग ती अशी आहे ना direct येऊन बसणार माग लागते माझ्या कोणालाच म्हणतनाही मला गावात घेऊन जा असं तसं एकतर मी सध्या तिची तर तिला शिकवतोय गाडी चालवायला दोन वर्षाची ना

पाडलं ना व असं लागलं ना नाही लागलं तर लागल त्याचं काय असतं लईच हट्टी आहे यार हा नाही नाही आता नाही माझी request असेल तुला की थोडा थोडा हात पाय गळ्यात दिले जाईल हा मग तो एक असा danger आहे हा ना महिन्यातून hat trick केली तुम्ही झाडावर सूर सूर वडद गेली हा ना oh shit damte बाबा चांगले आहे ना हा तुमचा family चा strong point काय आहे strong point म्हणजे अह I mean तुला support कसा आहे चांगला आहे जे म्हणून ते भेटते तुला पुढ करियर मध्ये life च्या decision मध्ये काही हे करायचं असेल काही म्हणलं झालं कसं

नाहीच आहे का माझा पण तसेच आहे म्हणजे माझं पण तसच आहे बरं का पण एका decision मध्ये विविध ऐकत नाहीये म्हणजे असा आहे की carrier carrier job ची गुलामी हे मला हे करायचे ते करायचं यासाठी पैसे द्या पैसे द्या हे करायचे ते करायचे सगळ्याला permission आहे पण एका गोष्टीसाठी तर बिलकुल ऐकत नाही. हम्म

हा ना यार मनानेच मनानेच माणसं जमवून टाकले आता हा आह try केलं एवढ समजून सांगितल वहिनीला की नका करू माझा आत्ताच time आहे असं आहे तस आहे वहिणीला पण सांगितलं ना सगळ्याला म्हटलो की माझं नका करू लग्न seriously घेतलं आणि मी म्हटलं मी करणार नाही लग्न असं तसं तरीपण ऐकत नाही माझं हा तशी family भारी आहे बाबा सगळ्या गोष्टी साठी आपली support आहे हम्म करतो एकासाठी आहे आणि या गोष्टीत ती भारी आहे चांगली strong family आहे सगळ्या भांडायचं बाबतीत त्याच्या बाबतीत कोण जाईल त्याशी भांडण नाही घरच भांडण माझे पप्पा शांत आहे भो पण काका एवढे मोकार आहे भांडण जर झालं ना जरा पुढच्याला मारायला सुद्धा भियानार नाही

आयुष्यातील राग लय झालं काका लय कडक आहेत नाही का

आमचं शेजारच्या माणसांसोबत भांडण झालं होत काय झालं होत त्यांची शेती अशी खाली आहे बर का असं दोन एकरचा पट्टा आहे आमचा तिथं तर तिथं त्याच्या त्याच्या शेतापाशी बर

आह तू असा आहे ना बांध नको वढत जाऊ म्हणे ते बांध वाढला कि काय झालं होत माहितेय का पाऊस आल्यानंतर आमचं शेत अक्ख भरतय हा आह कळलं का तर मग त्याला हे सांगत होते बर का त्याला सांगत होते असं तस तर काय तो त्यो लगेच आहें ना असं भांडायलाच उठला म्हणजे full बर का म्हणजे आमचे माणूस बोलत होते पण काय झालं अचानक हाय ना तिची तिची हाय ना कोण बायको हा त्याची बायको आली त्याची बायको त्याला काहीपण बोलत होती बर का इतके घाण घाण word use केले होते ना हे पण बोलत होते पण काकांनी ऐकून घेतलं आणि अह

दिल्ली gate माहितेय का बर का तुमची रूम आणि त्या दिल्ली gate पाशी तीच घर आहे बर का तर मध्ये आहे ना काहीच नाही बघ मोकळं शेत तर तिथून तर तिथपर्यंत आहे ना ते आता मी तुला नंतर सांगण आपलं हे सांगितल्या नंतरचा थोडासा वेगळा topic प्रयत्न

तिकडं आमच्या शेताला आहे न road gate नव्हते तर लगेच तिथं एक भांडण झाले आणि एक माणूस कामाला आता आम्ही त्याच शेत जर का कसून जपतोय न तर तो म्हणला आम्हाला तुम्हाला देईन आमचं शेत बर का तर काही काहींचे नाही का एक लाख रुपये सुद्धा देऊन ठेवले होते दोन एकर घ्यायचं त्यांचं तर देऊन ठेवले होते. तर त्याला असा लोकांनी भरून दिली ना पाचाड ला मला आता ते शेत विकायचंच नाहीये तुझे एक लाख रुपये वापस घेऊन जा म्हणे मग असतेच नाही का म्हणे मग काय असं काकांनी direct का किळस म्हणजे दांडुनी हाणला त्याला direct हे पहिले पहिले बोलला म्हणे हे ते म्हणे नाही शेतही ईकायलाच लागल तुला मी तर म्हणे तो जर हलला तर मग नंतर तो समदा देय आमच्या भावकीकडं गेला तर ते समजा मोठं देहावर या भावकीवर काका वगैरे असं म्हणजे त्यांचं नाव आहे काकासाहेब ते आमच्या भावकीमध्ये सगळ्यात मोठे म्हणजे सगळ्या म्हाताऱ्यात तर मग त्याला ते ते सांगितलं तर मग काय शिवाजी रावने मला असं असं हानल शिव्या वगैरे दिल्या मग त्यांनी समजावून सांगितलं तेव्हा असं तस जाऊदे म्हणे चालना म्हणे काय दादा बदलला म्हणजे विषय असो ते पैसे घेऊन एक म्हणे वापस का असं म्हणले म्हणजे एक लाख नाही म्हणे एक लेखामागे दीड लाख दीड वर्ष व्याज दिल कश्याच काय हा मग एक लाख आणि दीड लाख घेतले मग काय असच मिटलं ते भांडण त्याच एक दोन शे झाल. हा ना मला पण नाही मला कालच lecture झालंय काय झालं मी म्हणजे काकापासून नुसतं लपून लपून बसतो काका खालचा रूम मध्ये असले की मागच्या रूम मध्ये जाऊन बसा

दादा तुम्ही जेवले का दादा मी आलोय आणि तू कवा आला म्हणे तू तिचा अभ्यास करायला नाही का म्हणे तू थांबता येत नाही का

मला direct मला तर अगोदर असं विचारीत पण मी जर आलो ना घरी तर मला एकच question विचारायचे कशाला आलास? काय झालं? कशाला आलास? मला घरी यायची permission नव्हती कुठच्या तरी assignment मी तिकडेच अभ्यास करायचं तिकड थांबायचं पैसे लागले की फोन करायचं घरी पण इकडे यायचंच नाही. पाया पक्का करायचा पाया finally मी इतक्या दिवसानंतर नाहीतर लहानपणापासून माझ्या dialog आला होता काका पाया पक्का कर पाया पक्का कर त्या dialog ला आहे ना काल reply दिला मी काय reply दिला म्हणजे मला काल आठवलं माहिती आहे का इतक्या दिवसात लहानपणीपासून मी जेव्हा किती पासून म्हणे पहिलीपासून मला काका सांगते पाया पक्का कर असं कर तसं कर आणि पाया पक्का करने आता direct compulsory आहे बरं का दिवसातून दोन दोन तीन तीन वेळेस काय करते ते तर काल मला त्याच्यावर आठवलं माहिती आहे का एवढ्या दिवसानंतर की पाया पक्का कर म्हणले आणि काल एवढ्या दिवसानंतर मला म्हटले आहे काका पाया पक्का कर म्हणे इकडे कशाला येतो म्हटलं पाया पक्का करून करून मोडून गेला म्हटल माझा आता हा लाज वाटावं असं पण बेकार आहे कि मस्त राहिले म्हणजे the family is a best families love family वर च प्रेम करायला पाहिजे होतं.

hello everyone परत मी आले तुमच्या भेटीला. आणि आज मी बोलणार आहे education या विषयावर. सगळ्यांचा आवडीचा विषय आहे हा. education म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की शिक्षणावर आज सगळ्यात जास्त भर दिला जातो. शिक्षण हे ज्यादा महत्वाचं झालेलं आहे. की त्याच्याशिवाय माणसाचं जगणंसुद्धा अशक्य झालं. आणि education चे फायदे, शिक्षणाचे फायदे प्रत्येकाला माहीतच आहेत. जसं की

आपण कोणताही business म्हणा किंवा नोकरी म्हणा अं successfully यशस्वीपणे करू शकत नाही, आणि म्हणून education नोकऱ्याच खूप चांगल्या पण बऱ्याच अ मूल किंवा मूली किंवा हे घटक जे ज्याच्यापासून आजही वंचित आहेत. जसं आपण खेड्यामध्ये बघितलं, किंवा अजून खूप अं महाग असलेला जो अ area आहे, तिथून जर बघितलं तर तिथे education education साठी खूप अं करावं लागतं. म्हणून अशा अ rural area पर्यंत किंवा मागं असलेल्या area पर्यंत education च्या जे काही information किंवा माहिती जे आहे. ती अजूनही पोहोचलेली नाही आणि ती पोहोचायला हवी अर्थातच. आणि तो ही जो घटक आहे जो ज्या त्यांनासुद्धा ही संधी मिळायला हवी पण आता बऱ्यापैकी आपल्या भारतामध्ये आज आपल्या देशाचे राष्ट्रपती जे आहेत ते अगदी अतिशय या दुर्गम भागातले आहेत. आदिवासी भागातले किंवा त्या खुद्द आदिवासी आणि खरंच हे एक अ गर्वाची गोष्ट आहे आपल्या भारतासाठी की अं अशा दुर्गम भागातले महिला आज आपल्या भारताच्या सर्वोच्च पदावर आहे. हे सुद्धा खरोखर एक गर्वाची आणि खूप चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये त्यानंतर केरळ हा एक जो भाग आहे तो शिक्षणामध्ये सगळ्यात पुढे आलेला जेव्हा अं एकदम educated अं ज्याला आपण state म्हणू शकतो. त्याच्यामध्ये शंभर टक्के अं जी तिथली लोकसंख्या आहे ती शिक्षण घेतलेली आहे किंवा साक्षर आहेत. पण मला वाटतंय, फक्त केरळच नाही तर भारतातलं प्रत्येक राज्य

त्यांच्या परिस्थितीमुळं अं किंवा अजून काही करणामुळं होतं. अं high education ते घेऊ शकत नाहीत. जसं बऱ्याचजणांचे

आणि अर्थातच ते खूप अं फार लाजिरवाणी गोष्ट आहे आणि अशांना खरोखरच काहीतर एखादा organisation किंवा government नी मदत करायला हवी आहे. त्यानंतर अं बऱ्याचजणांना part time job करून education ही घेतात. अं खरंच हे सुद्धा खूप आहे. पण मला वाटतं तरी ज्यांना अं जे शिक्षणावर खर्च करू शकतात त्यांनी job च्या मागे सुरवातीलाच नाही आधी education शिक्षण पूर्ण करून

diploma पेक्षा degree जेव्हा असते किंवा master degree जेव्हा असते तर तेव्हा आपण कुठेही apply करू शकतो. नंतर apply करायच्या वेळीस किंवा अर्ज करताना आपल्याला असं नको वाटायला की अरे हे जर degree आपण घेतली असती किंवा master degree जर आपण केली असती, घेतली असती आपल्याला अजून फायदा झाला असता. असं नको व्हायला की किंवा त्याच्यासोबतच वेगवेगळे आता computer courses आहेत. बरेच काही education शिक्षण पुढे गेलेलं आहे. तर हे असं सगळं अं हातात शिकून त्याचे certificates हातात ठेवण्यात आपण जर apply केलं तर अर्थातच चांगल्या skill चे नोकरी company मध्ये मिळेल किंवा अं competitive exam दिल्या चांगल्या तर class one officer, class two officer आपण तुम्हाला संधी मिळू शकते. आणि अं मला वाटतं म्हणून अं job करण्याच्या मागे लागण्यापेक्षा किंवा पैसे कमवण्याच्या मागे लागण्यापेक्षा आधी हे शिक्षण पूर्ण करावं अर्थात ज्यांची परिस्थिती नाही त्यांना तो अं business करून म्हणा किंवा एखादं part time job करून शिक्षण सुद्धा घ्यावं लागतं. आणि खरंच अशा अं लोकांना किंवा मुलांना मुलींना hats off आहे की जे आपलं काम ककरून part time job करून किंवा एखादा business चालू ठेऊन सुद्धा आपलं शिक्षण पूर्ण करतात, आणि एका चांगल्या व्यवस्थित अं compititive exam द्वारे किंवा चांगल्या degrees घेऊन, चांगले marks चांगली नोकरी सुद्धा मिळते. education त्यानंतर अं मुलींच्या बाबतीत म्हंटलं तर खरोखर सगळ्यांना माहिती आहे की सावित्रीबाई फूलेंनी मुलींच्या शिक्षणावरती भर दिलेला आहे. आणि आज त्यांच्यामुळेच अं मला वाटतं, की मुली

अं मुलींच्या शिक्षणावर भर दिलाय, तो आजही आहेच, तसंच आहे. पण तरीसुद्धा कुठे कुठे असं दिसून येतं की अं मुलींनासुद्धा अं घ्यायला पाहिजे. किंवा education शिक्षण घ्यायला पाहिजे. आणि बऱ्याचदा मुलींच्यामध्ये लवकर लग्न करून टाकणं वगैरे होतं, आणि मग एकदा लग्न झाल, बऱ्याचदा मुलींचं शिक्षणाला पूर्णविराम लागतो. अर्थात काही मुली शिकतात सुद्ध लग्न झाल्यानंतरही. शिकतात, नोकरी करतात, किंवा competitive exam देऊन अं चांगल्या class one class two officer होऊन दाखवतात. अर्थात अशा सुद्धा आहेत. पण अशाही मुली आहेत किंवा अशे परिवार सुद्धा आहेत, शिक्षण चालू असताना किंवा मुलगी तेवढी बौद्धिक क्षमता असताना मुलीची तरीसुद्धा नको बाबा वय जास्त होईल वगैरे असं कारणं दाखवून लग्न करून टाकतात आणि नंतर तर मग शिक्षण थांबून जातं. बऱ्याच परिवाराचं तसं असतं. की हे बघ, असलं शिक्षण काय गरज आहे आपल्याला? शिक्षणाची किंवा नोकरीची तिथेच तो विषय थांबला जातो आणि त्या मुलीचे जे काही स्वप्नं असतात शिक्षण घेण्याची आणि पुढं जाण्याची ते सगळे तिथेच थांबून जातात. पण असं व्हायला नको अर्थातच आणि जर अं ठिके एखाद्या मुलीला नोकरी नसेल करायची तर ते तिथं तिची हे आहे एकमत आहे, नाही ऐकले तरी चालेल, कारण पण शिक्षण घेणं हे मात्र महत्वाचं आहे प्रत्येकालाच. मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो. प्रत्येकाने शिक्षण हे घ्यायलाच पाहिजे. कारण education शिवाय शिक्षणाशिवाय कुणीही पुढे जाऊ शकत नाही. त्यानंतर अं बऱ्याचजनांचं स्वप्न असतं की अं परदेशात जाऊन abroad जाऊन अं शिक्षण घेतलं तर खरंच अर्थात आणि अं भारतातल्या तरुणांना शिक्षण घेतलेल्या लोकांना अं बाहेरच्या देशात अतिशय मागणी आहे कारण आता झालं कसं की भारतामध्ये अं तरुणांची संख्या खूप आहे, पण बाकीच्या देशामध्ये अं तरुणांची संख्या खूप कमी आहे. बाकीचे देश कसं झालं आता म्हातारे होत चाललेत, कारण तिकडे जास्त तरुणांची संख्या नाहीच आहे, जेवढी आपल्या भारतात आहे. तिच्यामुळं मला वाटतं की प्रत्येकाने जर खरोखर education घेत राहिलं, तर आपल्या भारताचा विकास तर होईलच अर्थात. महासत्तेकडे आज आपला भारत प्रवास करतोय, जातोय, आणि यातच सगळ्यात मोठं श्रेय आहे आपल्या भारतातल्या शिक्षण पद्धतीलाच आहे असं मला वाटतं. आणि जर आपण परदेशात जाऊन बऱ्याच जणांचे इच्छा असते की आपण परदेशात जाऊन शिकावं, प्रदेशात जाऊन शिक्षण घ्यावं, तिथे नोकरी करावी, खरं ते settle व्हावं ठिके तू settle होण्याचा अं जे काही अं मत आहे, ते त्यांचं education घेऊन घेणं मग शिक्षण घेणं परदेशात. हे खरोखर एक प्रथावाली गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येकाला ही संधी मिळायला हवी. अं rather governmentally अशा मुलांना मुलींना students ना help करायला हवी, मदत करायला हवी की ज्यांना अं आर्थिकदृष्ट्या जे अं सक्षम नाहीयेत परदेशात जाऊन शिकायला. अशा मुलांना मुलींना government नी म्हणा किंवा एखादा organisation किंवा आपल्या देशामध्ये असे बरेच

शकतात किंवा पाठवण्यासाठी मदत करू शकतात. अं तरीसुद्धा अजून एक मला हेच्याबद्दल वाटतं की ठिके तुम्ही शिक्षण घ्यायला जा दुसऱ्या देशात काही हरकत नाही. किंवा तिथे तुम्ही settle व्हा, job करा. पण एक माझं अं असं व्ययक्तिक मत आहे, की जर तुम्ही तिथे शिक्षण घेऊन आलात किंवा तिथे जरी तुम्ही शिक्षण घेतलंत उच्च शिक्षण अर्थात तर त्याचा अं शिक्षणाचा उपयोग तुमच्या बुद्धीचा उपयोग तुमच्या क्षमतेचा उपयोग जर तुम्ही आपल्या भारत देशासाठी भारताच्या विकासासाठी जर केला तर तो खरंच अं उपक्रम असेल किंवा अं अतिशय आनंदाची गोष्ट असेल ती. सगळ्यांसाठी आणि आपल्या देशासाठी सुद्धा. अशे लोक, अशे students किंवा अशे लोकं भरपूर आहेत की जे उच्च शिक्षण घेऊनसुद्धा ज्यांना संधी पण मिळते परदेशात जाण्यासाठी पण ते आपल्या भारताचा विकास व्हावा आणि भारत देश पुढे जावा यासाठी आपला काहीतरी आपण देणं लागतो आपल्या परिवारासाठी आपण देणं लागतो. ह्यामुळं जर ते भारतात थांबून जर इथे त्यांच्या क्षमतेचा, बुद्धीचा वापर करत असतील तर ते खरोखरच खूप म्हणजे खूप चांगलं आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिवारापासून सुद्धा लांब जावं लागतं परदेशात जाणं. ठिके तुम्ही शिक्षण घेण्यासाठी काही वर्षं जाताय,

येण्याची वापस इच्छा होत नाही. असं नको व्हायला. कारण शेवटी इथं आपलं कुटुंब आहे. ठिके हा देश तर आहेच आहे पण एक कुटुंब सुद्धा आपल्यासाठी आपलं वाट आणि म्हणून मला वाटतं, की उच्च शिक्षण घ्यायलाच पाहिजे अर्थातच पण ते आपल्या उच्च शिक्षणाचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या क्षमतेचा वापर जर आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या राज्यासाठी केला तर अर्थातच आपला देश अजून महासत्ता व्हायला काही वेळ लागणार आणि म्हणून मला वाटतं, की अं मी उलट विनंती की प्रत्येकाने education घ्या, उच्च शिक्षण घ्या, परदेशात जाऊन घ्या.